जे मातीत जमिनीच्या मिसळून जातात आणि ती नंतर माती होते. त्याच्यामुळे त्याचा परिणाम इतका जास्त होत नाही. अजून जो आपण घरातून पण कचरा असतो तो ओला सुका कचरा वेगवेगळा करू शकतो. जमिनीत न टाकता किंवा कुठे पण कचरा न फेकून देता तो एक proper फक्त त्याची विल्हेवाट लावली तर तिथून पण हे होऊ शकते.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

आणि आपण झाडं वगैरे तोडतो त्याचं पण जास्त परिणाम होतो म्हणे कारण की कसं असतं, खूप सारे आपण वृक्षतोड करतो ना, वृक्ष म्हणजे असं हे open म्हणजे तिथं आपण लावत नाही तिथं construction त्या वगैरे त्या गोष्टी होतात आणि तिथली जी आपल्याला use करण्यासारखी जमीन होती, ती आपण use करू शकत नाही नंतर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

हा काय बघायचं काय नाहीये पण ते awareness असलेल्या गोष्टी चांगल्या गोष्टी म्हणजे लोकांच्या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

मध्ये झालंही होतं bann तरी पण लोकं plastic use करतात. लोकं काय even आपणही use करतो. hotels ला hotels वरून parcel मागितलं ते सुद्धा plastic च्याच डब्यात येतंय ना.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 plastic चा भरपूरच वापर होतोय परत bottles म्हणा पाण्याच्या प्यायच्या परत plastic छोट्या पाण्याच्या bottles असतात.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

गुरु रामदास जिर जिंद तुम्ही गोड बोलता नम्रता दयाळूपणा प्रेम आणि उदारता हे गुण आहेत जे गुरु अमरदास यांच्या जीवनातून स्पष्टपणे सिद्ध झाले आहेत. बाहुली निर्माण असं कम च्या पहिले मैत्री निर्माण करे पहिले को वाहन गुरु चाहक जी डांगर जोवाई रामजी आरू जेठाजीक मंत्र निर्माण कर कि पहिले गुरुजींच्या अशुध्दतीने रामजीचं राग पुन्हा पून्हा वाढला पण जेठाजी हे दोनदा अपवित्र झाले आणि अतिशय विनम्रपणे म्हणाले कि मी अज्ञानी आहे मी परका आहे पण तुम्ही दयाळू आहात मला माहित नाही कि तू निर्दोष आहेस तुझे शब्द चांगले आहेत गुरु रामदासाची नम्रता एक प्रमाण गुरांजीत पोवा जय गुरुनानक चाहपर नगरपुत्र बाबाश्री जी जीसियाचे ओह इमान दिकल दादीकी राके भुली सुदी सुदी शील तेतिया देऊ कैसे

विहिरी जाम डोह दिवाळीबद्दल मी खूप ऐकले आहे विजय आणि खूप काही पाहिजे. गुरु गुरु रामदासाचा जन्म चूना मंडी लाहोर चोवीस हॅप्टेंबगर पंधराशे चौतीस वडील हरिदासजी

गुरु गावडी आणि ज्योती ज्योती

विवाह फेब्रुवारी पंधराशे त्रेपन्न महाल माता भवानी जी श्री गुरु अमरनाथजी धाकटी कन्या

अर्धचंद्र पंधराशे अठ्ठावन्न महादेव पंधराशे साठ आणि urgent देवजी पंधराशे त्रेसष्ट

चह भट्टी उभारणे अकबर हे सातचे त करजा करजा पिंड शुब्रा पाचशे मिघा मिति क्रेचील पंधराशे चौऱ्याहत्तर पुरुष्याचा अमृतसर साहिब बसवावा आणि पंधराशे सत्यातर च जल shack काम सुरु करावे

श्री गुरु रामदासजी प्रथम आचिल जेठा आरू तो विकितरी सबक

विवार चैल काय सात बजकर वाजले के तो मुरमुरमात्रचा च्या नाची आणि अलग पिचत्वापित्त पीटर्बि अनिद्रे त्यावर खेळ नाते नातेवाईकांनी कोणालाच मदत केली नाही पण आप गिरे आयतके आपचे वाषार वाषार केले

आर्थिक भावे दुखिया आचरीया बाबे सरू भायेक भारू भाडेककटांगर चिकलकरार बोचा आपची मुरत

श्याम विकण्याचे काम सुरु करूनही हात पुढे सरकत नव्हता इतिहास गुरु अमरदासजी मरियम आणि ममता या जेष्ठ श्लोकांचा गुरुमती शेठ शी संबंध जुळण्यावर खोलवर परिणाम झाला तुम्ही तुमचे जीवन गुरूच्या शिकवणीनुसार जगता आणि वयाच्या चाळीस वर्षानंतर तुम्ही गुरुची पूर्ण अधिनतेने सेवा करता इतिहासात किती दिवस गुरु अमरदास ज्या घरात वास्तव्यात होते ते त्याच्या पत्नीच्या संपर्काचा विचार करत असत तेव्हा त्यांना सेवेत रुजू झालेला जेठा दिसायचा सहज सुभाई माथा केचनजी भाभनीर भाबेर आद्य अरुणच्या द्वार राखीब लागे गुरु अमरदास कोठे राहत होते आणि त्यांची कन्या भानिजी यांनी कुठे स्वतःचा त्याग केला होता गुरुचाहक तेओ यांची मुलगी बानी आणि पहिले अपत्य जेव्हा पहिली पत्नी सेवेत असाल तेव्हा ती आनंदी असतात या दिवशी

निसर्ग आणि चाचणी अमरदासगिरी जोवाई हेले जिथाजीजी गुरु जयाजी गोटे कुंटे करे करीना आरु सदाही गुरुर क्या ज्याने सेवा करती है करती है संगीत कथा आरु मूर्ती भोका टोपोला आणि नैसी कोई गुरुत्व निधीले खटय्या नेवा सेवा चली टखील अमरगुरू अमरदास जियोयो काय कि येतो भोका टोपोला नाही बहरील राजा जोग सठी आणखीणजेष्ठ पुत्र पृथ्वी चददर अति मात्रस्थ तियांबेया कथनकले सदाय क्षणोक्षणी जीवांतु आठवले आनंददायी mood मध्ये ठेवले आपल्या जीवनाची अवस्था म्हणजे नम्रता नम्रता आणि प्रेम जिथे गुरुनायक राजा आहेत यासाठी हि विशेष सजावट आहे भित्रे पराब भिरलही प्रेम मूर्ती आचिल श्री गुरु अमरदास जी आरु पूर्ण भ क्ती असते आणि शब्द नेहमी आनंदी असतात आणि आनंद नेहमी असतो तेथे या सेवा लोके काया गुरुजन बकाबकी करील मधुर हुब जेतवा क्षण करे ते ते गुरु महिमा मंडित हुब शतोषतो जग जीवन तो शतशत जग जीवन तो होईल प्रभुदेवा आपणही ह्याचे माई स्वी ठाकीम मोही देठीयंम मोही तो देणारा मीच आहे हम्म अकरा तेराशे एकवीस हरितबाके लयना मनुप्रेमी रत्ना राम राजे कंजनु स्वभिन्न दूर मुखी अंगी चुलक्ष नि विभागलेला आहे जानू नभाकुहे पाहिले सर्वजन्म धन्य आहे म चार सहाशे oblige एकोणपन्नास दावा गुरु रामदास अचित तुटते तारे गाणं पूर्वेला तुमचा गुरु अमर सेवक अकबर तो सिंहासनावर होता लाहोरच्या दरभारात अभ्यास केला जाती अहंकार चालीरीती आणि शिष्ठाचार

सविस्तरपणे संयमाने आणि निर्भयपणे उत्तर दिले कि ते प्रतिस्पर्धाचा पराभव होतो पराभव त्याच्या समोर असतो तो तो अकबराच्या हृदयात असतो हृदयाला उभारी देतो. सद्गुरू आणि सांगल्या तत्वाचे ज्ञान प्रेम आणि आदर असतो तेव्हा बंदच तेव्हा मोह मोह बंड ईश्वर कि निंदा और अहंकारिक निंदा करशील चांगले बोलणे काय आहे पृथ्वीचे

गुरु शीख

हा हा बाबा एस विधाय आहे धन्य गुरु रामदास जरी स्वतःच्या अहंकारी जीवनात बडा आली बरच्च सेवा फेरण आहे हे पहिले दिले प्रयोगें परेको जन्म मरण आहे मग जावे लागेल चार oblige एक हजार एक्काहत्तर बर तिला गुरु चाहे बरेत येऊन गृवा धर्म ग्रहणी करी ब लायत विनंती तरी भ्रम व भ्रम परा चनत्रित चकारतेन पाण्याचे जीवन पाय आहेत यायर अभिहने जीवन करी व लोवारी बुली तेव आश्वस्थ देखे बरंच जीवनदृ मुलीक प्रयोजनाक केला नकरीबलेयो शिकाही देखी कठोर लोक परिश्रम करू शकतात उमराईला वाटत होते गतिके येतो वाई तेलोको प्रचार करिये गुरु शीख सकल कर यांनी आम्हाला दररोज दिवा लावण्याची सूचना दिली गुरु साबुर्खजो अक्खये सु बालके उठी हरी नमूद यावे जणू न नको हरी मुंगई टिचू बुर चिख कि जो आपि छपाई आवराम नमु जपपो बेफिकीर आणि भ्रमाच्या पलीकडे अलिप्त पैसे आणि संपत्ती जास्त नव्हती तरीही त्यांनी पूजा केली आणि पीडितांना मदत केली इतिहासातील काही जग त्यांनी जगाला हात घातला होता. त्यांना वेळीच संधी दिली होती अजन्मयी शहारगे लगत मुकू तारग मला इथे दिले लगी आपकी वाट वही ठिकाण मग मलंग वही थका मलंग करील अकबाराला सान भेट मिळाली तू एकटाच राहून जन्म दिलासा आहा मनोहर माजत like-stick विवाह आचिल राजा नसला राजा नसला तरीही मैत्री कोणीही

लेखक आणि संगीतप्रेमी लहानवयातच त्याला जवळ जवळ आखलीतपणे वाचता आणि बोलता येत असे परंतु तो कालांतराने तो गुरूच्या दरबारात जात असे संगीताचा अभ्यास करत असे आणि बराच काळ साहित्याचा अभ्यास करत असे तुमची हि गोष्ट एक उत्तम साहित्यिक संगीतप्रेमी आणि रागकलेची बारीक सारीक कथा समोर आली जातो उमरात उमाह आरोनही शब्द उतानाही परे भीष्मानाही परी छे श्री गुरु ग्रंथ म्हणजे बावीस वेळा बावीस वेळा यावेळी आपण गुरूचा विजय शूर आणि निंदक निंदा करणारा कुरूप आणि बुजक करी यांचा पराभव पाहिला गुरु चाहबर याना शब्द तयार करण्यात विशेष कौशल्य आहे आणि त्यात वेळी दागिन्यांच्या शेवटी योग्य शब्द दिलेले होते अनेक नवे शब्द आले आहेत आणि कविताही खासियत आहे गुरुबानी शब्दबोर मुकुटार अह दरे दरे पिटी पीची छे जीके कोई भद्र महिलेली आपुनी रागात इमा आकारीत जे आखणारा गीत ग्रंथ गीत गुरु ग्रंथ शाहीब मुठी एकटिस्था राग स्थिरता रहणं राग पोवा जाहे आरु आपचे श्री गुरु ग्रंथ चहावत मुठी अह सहाशे अडोतीस चा धोनी आहे. शब्दत्व त अग नव्यावहार निजरब्बीही वित्ताक उदाहरिणी हरी नामाहरिरंगीं हरिरंगु माझी थाई रंग बुरी तुथई हरी लंगुटराच्या चार पिष्ट बहुरी नेहमी भांगांगी माझे मन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

आपन दररोज कार्टून्स पाहतो, ती आपले इतक्या सवयीची झालेली आहेत कि कार्टूनच्या ऐवजी त्याला कुणी व्यंग्यचित्र किंवा हास्यचित्र म्हंटल कि आपन थबकतो शिवाय आपण सहसा जी पाहत असतो अर्थात स्क्रिप्ट कार्टून म्हंजे चित्रमालिका चीमको हे त्याचे सर्वात महत्वाचे उदाहरण अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला कधी सांगत असत, बोलत असत मग त्याचा दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यावरून उलगडणारी गम्मत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळत ते पाहून पटकन हसू येतात आपल्याला अस चित्र हे हास्यचित्र असत पण हास्य चित्र म्हणजे काय अस विचारल तर आपल्याला काय सांगता येईल, कुणी सांगेल येड वाकड चित्र काडल कि ते झालं कार्टून कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो त्यो दुसर्याला बोलतो ते हसल कि आपल्याला हसू येत वगेरे हे सगळ सांगण बोलन बाजूला ठेवून आपल्याला हा चित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल सफाईदार रेषांनी काडलेल गमतीदार चित्र म्हणजे चित्र, हास्य चित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं कि आपल्याला हसू येत. व्यंग्य चित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. व्यंग्य चित्र आपल्याला हसवत पण केवळ हसवण्याएवढाच त्याचा हेतू नसतो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

केवल मुलां साटीच नाही तर हास्य चित्रात जी मुलं असतात कि मुल कडन फार अवघड असत तुम्ही काडून पहा तेव्हा लक्षात येयील कारण लहान मुलांच चित्र कारण लहान काडल तर ते थोडच लहान मुलाचं ना एकदा उंच माणूस काडला तर तो त्या उंच माणसात त्या मुलगा असणार त्या हे मग दाडी मिश्या नसल्या कि होयील का चित्रातला पोरग नाही बुआ. तस काही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घाटली कि होयील का ते पोरग, चित्र काढायचं प्रयत्न केला.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 व्यंग्य चित्रकाराच कौशल्य लक्षात येत. मुलांसाठी विनोद करण एक पण व्यंग्य चीत्रात्न हे मुलासारखं दिसन सर्वात कठीण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 त्याचं लहानपण कस उमटलं आहे ते पाहूया. हास्य चित्र म्हंटल कि आदी आठवण येत कि ज्येष्ठ व्यंग्य चित्रकारांचा चित्राची शाळेतल्या चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्य चित्र होती. ती पाहताना गणिताच मार्क कम्मी झाल होता मुलांचा त्याचं हे हास्य चित्र पहा जाड रेषांनी खर म्हणजे मोठी मानस काडत येतात असा आपला समझ मात्र ह्या चित्रात फ्रॉक असलेली हि मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी पाजते आहे. ते हि अगदी काळजीने दुधाचा बाटलीने शान जोशी हे मराठीत्ले मागचा पिढीचे महत्वाचे हास्य चित्रकार त्यांची रेशा फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणी लौचीक अशी त्यांचा ह्या हास्य चित्रात पहा अगदी रांगणार मूल काडल आहे त्यांची हालचाल जाणवते नाही का शिवाय देवाला फुल देणार मुलगा ते रंगणार बाळ पेक्षा मोठा हास्य चित्र आणि चित्रात हाच फरक असतो. त्यात गेहू काढायचं प्रयत्न असतो सह हास्य चित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो. तशी ती चित्राची गमतीदार हुबेहू नक्कल असते. डेविड लेंडन

हा झाल सुरु hello

हा हा मग काय म्हणत होतो मी तुला काय तुझ काय आपल आपण indian culture वरती बोलूया थोड आता

मग काय माहिती तुला indian Culture बद्दल म्हणजे अस काय वाट्त तुला indian Culture कस काय आहे त्याच्या बद्द्द्ल सांग थोड मला.